फूल लगे है। फोटो मे दिख रहा है। यहाँ बैठने की जगह भी है यहा पर। जहा पर लेडीज पानी दे रही है।

आदमी के नीचे कारखाना बना हुआ है। पिछे बहुत सारी चिजे रखी हुई है। इसके वहा फोटो मे देख रहा --

ये यहा पर बैठी हुई है और वह सेल्फी ले रही है।

वो अपना काम कर रही है और बच्चे उसके पीछे-पीछे जा रहे है। वह ऑटो मे बैठ के कही जाने की तैयारी कर रही है और ऑटो के ऊपर फूल बना हुआ है। यहा पर लोग कही न कही जा रहे है।

मेरेको एक आदमी मला एक आदमी दिखत आहे. जिसको ऑटो के पीछे खड़ा है। वह झाड़ू लगा रहा है।

दिखाई घर दिखाई दे रहा है यहा पर हमे ज्योति के प्रा_ लि लिखा है। यहा पर एक निचे खडी हुइ निच --

बहुत सारे लोग देख रहे है। स्टेज की और क्या चल रहा है। क्या नहीं चल रहा है। यहा पर --

मला एक गाड़ी दिखत आहे. जहापर लोगन रेल्वे स्टेशन के यहा खडे है यहापर पाच लोकल जा रहे है और उसके पीछे --